एक उदाहरण म्हणजे आकडे मोड आकडेमोडी मागेन तर्कशुद्धता असते आणि आकडेमोडीं करता समूह मूर्ती चीही गरज असते.

कंटाळा ही चट्कन येतो. आता एक अगदी खूप आश्चर्य वाटण्याजोगी बाब अशी की कोणतीही माहिती आकड्यांच्या स्वरूपात स्पष्ट करता येत नाही. कोणत्याही? प्रांता तल्या अमुक वस्तुस्थिती असली तर अमुक गोष्ट घडते घडणार

गेल्या शतकात माणसा च्या लक्षात आली.

माणसा ने संगणक किती प्रभावी केला असेल आणि त्या. योग्य माणसा चे आयुष्य भविष्यकाळात कोणत्या प्रकारचे असते ते पाहू शकणारा द्रुष्ट या पृथ्वी तला वर असणे आवश्यक आहे. केवळ गेल्या पन्नास वर्षांच्या. कालावधीत समजा लक्षात. ची जे ने माणसा चे आयुष्य फार टाकली आहे. माणसा च्या निसर्गदत्त बुद्धीचा. व्यावहारिक द्रष्ट्या अफाट विस्तार करायला सागा ना प्रचंड मदत करू शकतात. यामागे संगणकांची दोन वर्षे आहेत. तीन. त्यांपैकी समजा. हे नाते फक्त एकच वैशिष्ट्य संगणकात असते तर संगणक ही चीज माणसा ला निरुपयोगी ठरली असती. वर दिलेल्या माणसा च्या. मुर्ती च्या कोणत्या मर्यादा निदान प्रभावी संगणकांना जवळ जवळ लागू. नाहीत हे हल्ली च्या संगणकांचे पहिले वैशिष्टय़ आहे. संगणक चालू ठेवणारी विद्युत ऊर्जा बंद पडली तर संगणक त्यांच्या स्मॄतीत माणसा ने कोंब लेल्या सगळ्या गोष्टी एखाद्या अति वृद्ध माणसा प्रमाणे तत्काळ कायमच्या विसरून जातो. स्रोत. पण तो प्रकार शास्त्रज्ञांनी, तंत्रज्ञांनी. दिन रीतींनी. झट पट पण जवळ जवळ सुस्पष्टता आणला आहे. किती गोष्टी संगणक लक्षात ठेवू शकतील याची मर्यादा शास्त्र तंत्र

संगणकांचे दोन वैशिष्ट्य म्हणजे गुंतागुंती च्या तर्कशुद्ध विचारसरणी आकडेमोडीं च्या रूपात करण्यात. करण्याकरता ज्या लाखो वर आकडेमोडींची गरज असते त्याचा रताळ पण तळ वाण आहे न मानता काही सेकंदांमध्ये त्यांचा फायदा पण अशा

दिवसेंदिवस वाढवत आहेत. संगणकांना गरज असते ती फक्त माणसाकडून गुंतागुंती च्या तर्कशुद्ध विचारसरणी. बद्दल अचूक आणि जे संयुक्त सूचना मिळण्या ची त्या सूचना संगणकांना वी जो करण्या चं जे बरेच कौशल्य लागते ते कौशल्य म्हणजे संगणक. पंचाल, विज्ञान. गोविंदाग्रजांच्या अरुण. कविते सारख्या कल्पनाशक्ती च्या. भराच्या असलेली एखादी कविता लिहू शकणारा संगणक कोणी शास्त्रज्ञ तंत्रज्ञ. निदान येत्या पन्नास एक वर्षात निर्माण करू शकतील असे दिसत नाही. पण माणसांच्या बुद्धी ची झेप ती मर्यादा कधीच ओलांडणार नाही हे आज कोण निश्चिती? पुणे सांगू शकेल